त्याच पद्धतीने याच पण टाकायच संध्याकाळ पर्यंत तूला पाठवूं देईल,

ती Sheet वरती पाठवायचं आहे ना. . हो हो Sheet वरती ठीक आहे मग आणि मग ते कस म्हणजे तुझ नाव टाकू ना मी हवं तुझं एक काम करशील तुझं नाव टाकशील आणि त्याच्या मध्ये जे IDPassword आहे ना ते टाकशील. तू Call हे केलाय ना मग तुझं नाव टाकायला लागेल. तुझं नाव टाकेल मी हा ठीक आहे तस करशील. म्हणजे दोघींचे येईल आपलं पहिले हे आहे ना म्हंणून तुझं टाकेल मी हो ना ठीक आहे ना

हो माज्याकडे आहे मी Send करून देईल तुला. मग त्याच्या पेक्षा तूच IDSend कर मग Group वर हम्म ठीक आहे चालेल

हम्म ठीक आहे मी तर टाकणारच आहे ID password तुझं तू पण तसेच Fill करून देशील. मला पाठवून ठेव तू मी काय टाकलं तरी होतंय. कारण तू टाकणार च तू त्यामुळे माझं नाव टाकणारच आहे ना तू हवं ना. . म्हणजे पल्लवी And सुप्रिया असं टाकशील ना

फक्त माझ्या कडे Record राहण्यासाठी तू मला पाठव. मी Star करून ठेवेल मी ते. ठीक आहे ना चालेल

SIngle दुसऱ्या Number वरती Call केलं मी,

त्यानन्तर Call receive केलं

त्यांनतर Mute मध्ये टाकलं आणि मग बोली एकटी अं म्हणजे सुरवात कशी केले. सुरवात अशी काही नाही कि मि आज तुम्हला एक माहिती सांगणार आहे किंवा सुविधा सांगणार आहे. अच्छा अच्छा इतकंच केले का? हवं तेढच केले मग सांगितलं काही अधून मधून एकही विचार काही . हा का?

ठीक आहे काही तरी News वाचू का? Hello काय करतेय? News वाचते मी चालेल का? Railway स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा धंदा तेजीत. वीज कोसळून दोन मुले जखमी. आणि Thirty minute झालं तर Close करून देशील हा

ठीक आहे ना पाच Minute च काम आहे पाच Minute नंतर नाही का मी तुझ्या सोबत बोलते. फक्त खालती Sir वरती चढत आहे ना. पाच Minute थाम्बुन जा मी बोलते बाहेर निघून पण तू हो हो बोल ना हू हू. ठीक आहे ठीक आहे मी News वाचते तू ह्म्म बोलायचं

माझा आवडता सण दिवाळी आहे. दिवाळी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येका चा आवडीचा सण आहे. हा हा बोल ग. सर्वांना दिवाळी हा सण खुप मोठा आहे हा खूप सगळ्यांना आवडतो. पल्लवी मध्ये मध्ये Hi तरी बोल हा बोलत जा. सर्वांना च दिवाळी हा सण खुप आवडतो

त्यामुळे आजच्या या Post मध्ये आम्ही अं तुम्हाला दिवाळी बद्दल काहीतरी सांगता आहे. ठीक आहे चालेल सांग मग दिवाळी हा एक खूप मोठा सण आहे त्यांनतर दिवाळीच्या नंतर एक आणखी एक वेगळच काहीतरी आहे? माझी शाळा पण अच्छा तुझ्या शाळे मध्ये काय काय असत.

अविस्मरणीय अनुभव शाळेत असताना अनुभवले आहे काय काय अनुभवले? अं माझ्या साठी शाळा एक मन्दिर आहे

त्यातील एक सर्व शिक्षक अगदी देव रूप आहेत. अच्छा. कारण मला अवगत असलेली सर्व विद्या आणि ज्ञान मी या शाळेतून मिळविलेली आहे.

माझ्या शाळेचे नाव भारतीय मी बाल विद्या मंदिराचे होते.

माझी शाळा एका शहर मध्ये होती. ते शहर खूप मोठे होत्या आणि त्याची इमारत पण खूप सुंदर आहे आणि मोठी आहे.

हो तसेच शाळेतील इतर शिक्षक देखील चांगले आहे. अच्छा तुझ्या शाळेमधील सर्व मैत्रिणींचे लग्न वैगेरे झाले का ग मग? . हो हो सगळे झाले अग माझ्या बरोबरच झाले.

त्याना एवढे वर्ष झाले काहीच नाही आहे.

कस म्हणजे असं कोणाचं काही ऐकलं कि कस तरी वाटत मला तुझ्या बद्दल पण वेगळं पण तुझ्या दोनच वर्ष झाले लग्नाला त्यामुळे काही नाही वाटत.

त्याच्या मुळे मला असं काहींनाहीं वाटत कि जेणे करून तुला तुझ्या कडे Chance आहे. .

नाही चालू आहे आमचं आता

अच्छा अच्छा मग तू वजन का वाढवतेय ते एक खूपच वजन वाढत्या जेवण पण खूप कमी आहे माझं बसल्या बसल्या मग का असं वजन वाढतय तुझं? काहीच नाहि यार check केले Test thyroid वगैरे सगळं Normal च आहे अं अं आणि माझं वजन वाढवायचं बघते तर वाढचतच नाही. माझ किती तुझं वजन किती आहे माझं तर एकोणसाठ आहे अं आता माझं पंचे चाळीस आहे. अरे बापरे माझं माहिती आहे मी Second year final ना होते Forty five वजन होत. आता बघच दोन दोनवर्षांत माझं वजन वाढलं कस काय ग एवढा वाढलं आ अ ग माहिती नाही काय आजार विजार माहिती नाही म्हणजे पूर्ण नुसतं चरबी जा स्त अह अह वाढली हा हा हा अग तू Diet वर राहणं मग Diet plan कर अग करत आहे पण होतंच नाही कमी हम्म आणि कस आहे तू AC मध्ये वैगेरे बसते ना

AC ने आणखी वजन वाढत

ते आम्हाला माहित नाही. तू Morning walk ला जाते का? Morning walk ला नाही जात पण Night ला आम्ही फिरतो जेवण झाल्या वर अर्धा एकतास जेवण झाल्यावर जर जास्त नाही चाललं तरी चालेल अच्छा पण Morning ला जायचं

तू उठते किती वाजता?

मग जाते किती वाजता Office ला?

. मग सात वाजता उठून तुझं Office खूप Late आहे मग तू सात वाजता जरी Morning walk ला गेली तरी होतय हँ पण काम कामं झाले पाहिजे ना काम कुठ आणि पूर्ण पोछा वैगेरे सगळं मार आन अन ते काय करायचं ते पोछा वैगेरे ते आल्यावर करायचं आणि काय फक्त जेवणाचं बनवायचं आणि भांडी घासून ठेवायची कपडे भिजत घालायचे आणि संध्याकाळी आल्या वर धुवायचे. तसाच कारावे लागेल बहुतेक मला कस आहे माहिती आहे का संध्याकाळी आहे ना ते चालत अगोदर जायची मी त्याच्या नंतर बंद केले मग गावला वैगेरे गेली मी माझी तब्येत वैगेरे बरोबर नव्हती

त्यामुळे मग बंद केले आता परत चालू केलं होत. मग?

नाही बाबू वैगेरे होई पर्यंततू ते Routine चालू ठेव. आणि मग ते झालं ना तुझं एकदा मग नाही केलं तरी Its ok ना

तेच कर तू आता मी सांगते तस सकाळी उठून हे ना तू Atleast घाम निघे पर्यंत हे कर.

म्हणजे चरबी कमी होईल तुझी आणि सांध्याकाळीला सांगते मग कपडे किती दोघांचे तर कपडे ते काय पंधरा Miniute त धुशील. दहा Minute त.

ल ठीक हे मग Bye काळजी घे हो हो चल चल ठीक आहे Bye

अहो, मला सांगा कि bollywood अभिनेत्री श्रीदेवी कशी प्रसिद्धी झाली?

अरे मग श्रीदेवीला Film Fair सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले. तिने plastic Rain Dance ना जाने कहा से आई हु hit झाला आणि टाईम्स ऑफ इंडियाने श्रीदेवी classic म्हणून वर्णन केले. तेथे तिथे ती पावसाच्या पाण्याने गालाचे चुंबन घेत होती. आणि त्यानंतर एकोनिशे एकोन्न्वद मध्ये तिने चांदणी आणि चालबाज या दोन्हीसाठी film Fair सर्वोत्कृष्ट अभिनेते ची नामांकने मिळवली जिंकली.

यश चोपडाने श्रीदेवीला त्याच्या एकोनीशे एक्क्यानंव च्या आंतरराष्ट्रीय संगीतमय romantic नाटकात काच केले द टाईम्स ऑफ इंडिया यश चोपडाच्या

त्याला त्याच्या निश्चित चित्रपट म्हणतो.

भान दिले the coffee sir grammar ला प्रचंड यश मिळाले. परंतु बऱ्याच समस्यांची प्रशिक्षण मिळाल्या आणि गेल्या काही वर्षांमध्ये ते classes बंद आहे. प्रेषक श्रीदेवीच्या चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडले. चित्रपट समीक्षण राहुल डायल यांचा चित्रपट निर्माते च्या चरित्रात लिहितात. कि यश चोपडाचा स्वतःचा आवडत दफड

हिंदूने नोंदवले की लंगड्याने अनेक कितीच्या सावलीत फेऱ्या मारले. आणि शरीराची चर्चा होती. तर श्रीदेवीने स्वतः राजू मसल यांच्या मुलाखतीत. कबूल केले की या प्रकरणाबद्दल खूप चिंतेत होती. ते महत्त्वाचे असाध्य ज्यांनी सांगितले. तरी हा चित्रपट box अतिशय blocky झाला असला तरी लेडीज ने सिनेमातील तो विचित्र अकत क्षण असे त्याच्या अपयशाचे वर्णन केले आहे. लेम्णे सत्कृष्ट चित्रपट आणि आणखी एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रॉकी सह आज Film Fair Trophy जिंकल्या श्रीदेवी या चित्रपटा तो लोकप्रिय आहे. राजस्थानी Coaster Room Design नि हिला सर्वोत्कृष्ट Coaster Room Design नि

एकोनिशे बावन्न मध्ये श्रीदेवीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत खुदागवा या चित्रपटात काम केले होते. अभिनेत्रीने पुन्हा अफगान युद्ध दुहेरी भूमिका साठवल्या एकदा अगदी अब्दाली खानचे मजा insurance मध्ये विचित्र केले. BBC ने दिलेल्या वृत्तानुसार ते काबुल मध्ये खचाखच भरलेल्या. घरांमध्ये दहा आठवडे धावले आणि चांगला व्यवसाय केला. खुदागवा अजूनही अफगाणिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. आणि Reddif दोन हजार एक मध्ये अहवाल दिला होता. देशात cinema भोईर सुरु झाल्यापासून त्याची चटपटा मागणी आहे. होय या चित्रपटाने Fein Fail मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाची trophy जिंकली तर श्रीदेवीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले. एकोनिशे ब्याण्णव ते त्र्याण्णव मध्ये रसिक पार्कच्या निर्मिती दरम्यान प्रसिद्ध Hollywood deduction आणि निर्माता Steven Steel Burk या चित्रपटातील छोट्या भूमिकेसाठी श्रीदेवीची संपर्क साधण्यात आला होता. मात्र भूमी के ची उंची पाहून श्रीदेवीने ही offer नाकार ते एकोनिशे पंच्याऐंशी ते एकोनिशे त्र्याण्णव परेनत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. आणि त्यानंतर त्यांनी एकोणऐंशी त्र्याण्णव च्या च्या खिलर गमरा मध्ये संजय दत्त चा विरुद्ध अभिनय केला. महेश भट दिदर सीत या अभिनेत्रीने होंगकोंग मध्ये ती स्त्री चेतना आणि सामर्थ्य इतके उदाहरण देते की या चित्रपटातील तिच्या महत्वपूर्ण योगदानासाठी तुम्हाला चित्रपट आठवतो तिच्या अभिनयामुळे तिला Film Fair मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दोघातून break मोठा चित्रपट हेला युद्धाइ एकोनिशे सत्याण्णव मध्ये release झालेला Romantic drama या अभिनेत्री ने अनिल कपूर आणि उर्मिला मातोडकर यांच्यासोबत पैशांसाठी काम केले होते. त्या श्रीदेवीने अत्यंत लोभी गृहिणीची भूमिका साकारली होती. अभिनय अनेकदा पाहिला आहे. श्रीदेवी शिवाय असे लाजल वाणी भूमिका श्रीदेवीला जुदाई Film Fair मध्ये आठवे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले. एकोनिशे शहाण्णव मध्ये श्रीदेवीने Bollywood मधील प्रसिद्ध राज कपूर घराण्यातील बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. एकोनिशे शहाण्णव ते सत्याण्णव मध्ये तिच्या आईला मेंदूचे कर्करोग झाल्याचे निधन झाले एकोनिशे सत्याण्णव मध्ये आईच्या निधनानंतर श्रीदेवीने चित्रपट सृष्टीतील सृष्टी पासून दूर गेले. पाहिले आहेत, पण तुम्ही जे काही म्हणाल ते तिचे आहे. तिच्यासारखी अभिनेत्री मिळणे खूप अवघड आहे. सहा वर्षा नंतर श्रीदेवी सीटकोम सहारा मालिनी अय्यर दोन हजार चार ते दोन हजार पाच सोबत छोट्या पडद्यावर पलटली जीना इसी का नाम है आणि TV show कबूल है मध्ये ती जज म्हणून दिसली आहे. त्याने दोन हजार सात मध्ये बावन्नव्या Film Fair Awards मध्ये त्यांच्या काही गाण्यांमधून एक गाणं सादर केले. ते इसन Academy of Film and Television च्या संचालय दस कदम मध्ये दिसली. तेरा मे दोन हजार बारा मरुंजी श्रीदेवी ने star plus talk show सत्यमेव जयते काम केल. आणि तुम्हाला माहीती आहे की श्रीदेवी केवळ अभिनय च करत नव्हती, तर श्रीदेवीला चित्रकलेची आवडी निर्माण झाली होती. मार्च दोन हजार मध्ये त्यांची चित्रे आंतर राष्ट्रीय कला लीला व गृह आणि विकून पैसे उभे केले चित्रपटातून पंधरा वर्षाच्या अन उपस्थिती नतर श्रीदेवीने धवनी ग्रोवधी शिंदे दिग्दर्शक Comedy Drama English Weeglish दोन हजार बारा मध्ये काम केले. मी हा चित्रपट पाहिला आहे. गोडबोले ची भूमिका केली आहे. जी तिच्या इंग्रजी कौशल्य

चित्रपट आणि श्रीदेवीच्या अभिनयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. टाईम्स ऑफ इंडिया ने त्याला दोन हजार बारा चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटले. आणि श्रीदेवीचा अभिनय अभिनेत्रीसाठी एक master class आहे. Highway Deep चा राजा आहे. या चित्रपटाचे वर्णन एक विजेते श्रीदेवी तिच्या पाटला त पृष्ठ आहे असे करण्यात आले. आणि समीक्षण सुभाष चे पिल्ले म्हणाले की श्रीदेवी एक समकालीन अभिनेत्री खूप चांगली बनवते. ते विनोदानं सारखे दिसतात. अभिनयाने तुमच्या चेहऱ्यावर मुद्दा हास्यकारक प्रचंड व्यावसायिके च्या मुळे लग्नानंतर आघाडीची महिला म्हणून. Ladies. com च्या वारसी bollywood मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यादीत तिने अवलंब स्थान पटकावले English Weeglish website ने लिहिले की हा एक साधा चित्रपट आहे. गोष्टी कधी च मीलू dramatic नसतात. जिथे ते असायला हव्यात आणि श्रीदेवी नेहमीच योग्य